ही शाळा मोहाडीची आहे आणि शाळेच पटांगण ही आपल्याला मोठ दिसतंय.

व आपण व्हाइट बोर्ड वर अ बायोलॉजी च्या काही टर्म्स लिहिलेल्या बघू शकतो.

इथे चर्च च्या बाहेर एक फॅमिली असलेली आपल्याला दिसतेय त्या फॅमिली त तीन मानस--

व तिथे वर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च पोस्टर लावलेल आपल्याला दिसतंय ए.टी.एम. ही एक खूप सोईस्कर सुविधा सगळ्यांसाठी आपण बघू शकतो.

इथे मानस बाया आणि लहान लहान मूल ही आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला या मच्छी बाजारात भेटतील.

ती एक खूप मोठी बिल्डिंग दिसते आणि बिल्डिंग ला वेगवेगळ्या रंगाच्या लायटिंग नी सजवलेल आपण बघू शकतो दोन बिल्डिंग दिसताएत तसेच आपल्याला बिल्डिंग जवळ झाड ही दिसत आहेत.

हे मंगलकार्यालय आणि लॉन्स खूप मोठ आहे इथ सर्व लग्न सभारंभ पार पडतात.

अ तामीळ हिन्दी इंग्लिश तेलगू सगळ्या प्रकारचे मॅगझीनस् आपल्याला इथे लावलेले दिसताय हीरो हिरोईन चे पोस्टर ही लावलेले आपण इथे बघू शकतो.

आपल्याला इथे आकाशी रंगाची एक मोठीच बिल्डिंग दिसती ये.

इथे एक फुलांचे दुकान आहे आणि त्या फुलांच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे बूके आपल्याला दिसतायेत खूप रंगीत संगीत फुलांनी ही दुकान अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतेय.

सूर्य अतिशय सुंदर आणि इथे निसर्ग रम्य वातावरण आपण बघू शकतो.

आणि शेतीच्या त्या साइड ला आपल्याला एक कॉलनी वसलेली दिसतिये ती कॉलनी आहे कुसुंबीयातली पांजरा कॉलनी आणि आपल्याला कॉलनी च्या ह्या साइड ला दोन टॉवर ही दिसत आहे.